हैलो. कशी आहेस रेखा? मी मस्त आहे गं. तु सांग तु कशी आहेस? मी पण छान आहे. सध्या घरचेच काम करतीये. तुझ काय चालू आहे?

तिथलं वातवरण त माहित आहे तुला इतका तिथे हवा प्रदूषण आणि हे आमक त्याच्यामुळे जरा मला थ्रोट इन्फेक्षण सारख झालेलं आहे. आजकाल हल्ली हे प्रदूषनाच प्रमाण इतका वाढला आहे, की आता तर दिल्लीतली गोष्ट आहे, पण आपल्या महाराष्ट्रात पण बऱ्यापैकी खूपच प्रदूषण वाढलंय. तर काय करू शकतो आपण एक नागरिक म्हणून याच्यावर उपाय हे बगायला पाहिजेल जरा. करण यामुळे जरा प्रकृतीवर याच्यावर सगळ्या याच्यावर परिणाम होऊ लागलाय. खरचं अगदीच बरोबर म्हणतीयेस तु. हवेत प्रदूषण खूप वाढलेल आहे आणि त्याचा लहान मुलांवर पण परिणाम होत आहे आणि तसेच जेष्ठ नागरिक आणि आपल्या एजचे यंगस्टर म्हणू शकतो, त्यांच्यांवर पण परिणाम होत आहे. यावर नक्कीच आपणच यंगस्टरनी जर काही लक्ष दिले याच्याकडे तर नक्कीच काहीतरी फरक पडेल. बरोबर बोलली आहे. आता हल्ली काय झालंयना बग, जो तो म्हणजे घरात लोक राहतात तीन आणि गाड्या असतात चार, पाच प्रत्तेकाची वेगवेगळी गाडी. तर याची आपल्याला हवा प्रदूषण जर कमी करायच असेल, नाहीतर मला तरी वाटत का आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वर जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. हवा प्रदूषण हे तेव्हाच कमी होऊ शकेल जेव्हा रस्त्यावर गाड्या कमी असतील. त्याच्यामुळे प्रदूषण सगळ्यात जास्त प्रदूषण जे होत हे गाड्यांमुळ होत. तर जेव्हा रस्त्यावर गाड्या कमी असतील तेव्हाच मला वाटत की प्रदूषण कमी होऊ शकत. त्याच्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त ना सार्वजनिक वाह्ण्यांचा उपयोग केला पाहिजे. आणि मी बगितल की हल्ली लोक आपल्या मुलांना सोडायला स्कुलमध्ये जात असतात आपआपल्या वेगवेगळ्या परसनल वेहीकल घेऊन. तर मला अस वाटत त्या व्यतिरिक्त जर मुलांनी म्हणजे पालकांनी त्यांच्या मुलांना जर स्कुलच्या बसनी पाठवल, तर तेवढीच एक मदत होईल. आणि आपण सुद्धा ऑफिसला जायला किवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट मला अस वाटत की वापरायला पाहिजे. करण, गाडी जितकी कमी चालेल तेवढच प्रदूषण कमी होईल. त्याव्यतिरिक्त जर पाहिजेच हे आपल्याला तर आपण सायकलिंग वापरू शकतो, जस बाहेर देशात बगू शकतेस तु फॉरेन कंट्रीजमध्ये, ते सगळ्यात जास्त सायकलचा ट्रेंड आहे. ते लोक कशामुळे सायकलचा ट्रेंड वापरतात, याच्यामुळेच वापरतात, का? गाडीचा कमीत कमी वापर झाला पाहिजे. जेव्हा जितकं जास्त इंधन जळेल, तेवढच जास्त हवा प्रदूषण होईल. अगदीच बरोबर आहे तु म्हणतीये ते. आणि कोरोनामुळे पण आपण एक शिकलो आहे की घरून पण काम होऊ शकत. जे आय टी मध्ये जे लोक काम करतात कॉरपोरेट क्षेत्रामध्ये, ते त्यांची जे ये जा असते त्यामुळे पण सर्वाधिक हवेमध्ये प्रदूषण होत आहे. तर त्यावेळी तेव्हा सरकारने जे नियम लागु केले होते की, तीन दिवस ऑफिस मधून आणि दोन दिवस घरून. तर ही पण एक युक्ती खरच कामाला पडेल की, जाणयेण्याचा खर्चपण वाचेल आणि आरोग्यपण चांगलं राहील कर्मचार्यांच आणि हवेच प्रदूषण हे पण कमी होईल. त्याचप्रमाणे एक ओला, ऊबेर यांनी कारपूल वगेरे नवीन नवीन आपल्याला योजना पाठवलेल्या आहे, जेणे करून एकाच गाडीतून तुम्ही जाऊ शकता आणि त्याच गाडीतून पुन्हा वापस येण्यासाठी पण

त्याच बरोबर आपण जे लहानपणापासून ऐकलं आहे, झाडे लावा झाडे जगवा. तर झाडांमुळे प्रदूषण खूप कमी होत. त्यामुळे झाड वाढवूण्याकडे आपण आणि सरकारनी दोघांनी पण लक्ष द्यायला हवं आहे. हे अगदी बरोबर बोलली तु, झाडे लगवा लावा, झाडे जगवा, हे आपण खूप लहान पणा पासून ऐकत आलेल स्लोगण आहे. पण मधल्या काळात बऱ्याच अश्या अश्या गोष्टी झाल्या की त्याच्या मुळे याच्याकडे दूरलक्ष गेलं. पण आता आपण बगतोय का काही वर्षापासुन या परत या स्लोगणनी जोर धरलेला आहे प्रतेक ठीक ठिकाणी म्हणू शकतेस तु हे काय म्हणतात उपक्रम भरवल्याच जातेत ही. झाडे लगवा, झाडे लावा, झाडे जगवा वाला. आणि आपण ही स्वतःहून पण इनीशेटीव आपल्या सोसायटीतच म्हणा किंवा कुठे हे अशे झाड लावत राहिले पाहिजे, आणि तेच आपण आपल्या मुलांनापण तशेच सौंस्कार दिले पाहिजे त्याबद्दल का कस झाडे लावण आवश्यक आहे. आणि मेन म्हणजे जंगलतोड थांबली पाहिजेल, तेव्हाच हे वायु प्रदूषण जे आहे हे कमी होऊ शकत अस वाटत. अगदी बरोबर आहे. तसच आपल्या दैनदिक ज्या पण गरजा आहे, त्या आपण कशानी पूर्ण करतो? विजेमुळे. आणि ही विज तयार होण्यासाठी ज्या पण कंपन्या चालतात त्याच्यामध्ये जे इंधनच बर्निंग होत म्हणू शकतो. सगळ्यात जास्त तर पोल्युशन तिथून होत.

तर तिथून जो धुवा निगतोना तो खूपच जास्त कायम्हणतो आपला हानिकारक असतो आपल्या जिवासाठी आपल्या प्रदूषणासठी. तर याच्यातून वाचण्याच मला अस वाटत किंवा याच्यातून एखाडी एक मिडवे असा निगु शकतो. की, आपण सगळ्यांनी सगळ्यात जास्तीत जास्त सोलारचा वापर करायला हवा. तस आजकाल सगळ्या सोसायटीनमध्ये म्हणू शकते किवा सगळीकडे स्ट्रीटवर स्ट्रीट लाईटसुद्धा हे सोलारवर चालता आहेत, बऱ्यापैकी लोकांनी त्याच एक्सेपट्न्स घेतलेले आहे का सोलार किती इम्पोर्तांत आहे. चालू झालेलंच आहे हे, पण बाकी सगळ्या लोकांनीपण ह्याच्याकडे भार दिला पाहिजेल किती जास्तीत जास्त आपण सौरउर्जेचा उपयोग करू. जेणे करून जे पण इंधन बर्निंग होत इलेक्ट्रिक तयार करण्यासाठी ते कमी होईल म्हणून आणि त्याप्रमाणे पर्यावरण आपल वायू प्रदूषणापासून ठोड वाचू शकेल. हो नक्कीच. आणि आपण जे ए.सी. लावतो घरामध्ये त्यामुळेपण प्रदूषण होत. तर आपण जेवढे घरामधी लोक आहे त्याऐवेजी एकाच रूममध्ये आपण विजेचा वापर म्हणून शकतो तो म्हंटली तस. की एकाच रूममध्ये सर्वजण बसले आणि त्याच रूमचा वापर अधिक अधिक केला आपण हे पण एक चांगल आहे की त्यामुळे विजेचाही वापर कमी होईल आणि प्रदूषण टाळण्याचही मदत होईल. त्याच प्रमाणे आपण दोन डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपण का करतो तर एकुणीसशे चौऱ्यांशी साली भुपाळ गॅस दुर्घटनेने मुळे प्राण गमावलेल्या लोकांचे स्मरण यादिवशी केले जाते. वायू प्रदूषणामुळे आरोग्याचे जे नुकसान अथवा हानी, त्याबाबत यादिवशी जनजागृती केली जाते. त्यामुळे आपण दोन डिसेंबर हा दिवस नक्कीच त्यादिवशी सर्वांनी सायकलिंग किवा चालत जाणे हे जर ऑपशन युज केला तर खरच उपयोग पडेल आणि प्रदूषण पण कमी होईल. दिल्ली, मुंबईमध्ये तर भरपूर प्रदूषण आहे, त्याच प्रमाणे पुण्याच पण हवेच प्रदूषण सध्या जास्त वाढत आहे. सकाळी आपण लहानपणी बगत होतो की फॉग दिसायचा आता तस काही दिसत नाही आता सगळीकडे प्रदूषणच दिसत आहे. बरोबर बोली तु. आत्ता तु जे सांगितलं हे मला पण माहित नवत दोन डिसेंबरला अस काही असत म्हणून. पण बर झाल तुझ्याकडून तर मला बरीचशी माहिती मिळाली का दोन डिसेंबरला अस हवा प्रदूषण दिवस वगेरे असतो. आणि त्याच बरोबर मला अस वाटत की, जो आपल गार्डन आहे तिथे खूप सगळ्या आपल्याला कचरा, पालापाचोळा जमा होतो, तर पुष्कळ लोक काय करतात कुठेही दिसला हा कचरा, घे आणि पेटवून टाकत त्याला. पण ते पेटवल्यामुळे किती तरी प्रकारचे त्याच्यात जे पण असेल प्लास्टिक हे ते बर्न झाल्यामुळे वेगवेगळे प्रकारचे त्याच्यातून केमिकल्स त्याच्यातून बाहेर पडतात.

किवा त्याच व्यवस्तीत डीस्ट्रीब्यूशन केल, तर मला वाटत की तिथे पण आपल वायू प्रदूषण थांबवू शकतो आपण आणि त्याच बरोबर आत्ता बागू शकतो इतका पेट्रोलच्या गाड्यांच तस पण आता क्रेझ थोड कमी होयला लागलाय कारण की, ऑटोमेटिकली सगळ्यांना हे कळून चुकलेलं आहे का हवा प्रदूषण किती होत आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक बाईक्सत आल्याच आल्या पण त्याच्यासोबत कार पण आलेल्या आहेत इलेक्ट्रोनिक बाईक आणि इलेक्ट्रोनिक्स कार. त्याच्यामुळे पण आपल हवा प्रदूषण खूप कमी झाल आहे आणि होऊ शकत जर लोकांनी याचा वापर केला व्यवस्तीतरित्या तर. खरच बरोबर आहे आणि जी आपण कार घेतो त्याची दर तीन महिन्यांनीआपल्या कारचे प्रदूषण आपण स्वतः चेक करायला पाहिजे आणि सरकारनी तशी नियमावली अरेंज करायला पाहिजे आणि सगळ्यांनी त्याची अम्मलबजावणी केली त खरच आपण एक शहर जे आहे ते एक स्वच्छ शहर म्हणून पण पाहू शकतो. आणि जे पेट्रोल मिळत आहे, ते शिष्तेमुक्त पेट्रोल पण मिळत आहे सध्या आपण त्याचा जर वापर केला त त्याला थोडे जास्त पैसे मोजावे लागतील पण ते आरोग्यसाठी खरच उपयोगी ठरेलं. आणि त्यामुळे प्रदूषण पण कमी होईल आणि सर्वांचे आरोग्य पण चांगले राहील.

आणि त्याच बरोबर आपण घरामध्ये पण झाडी लावली छोट्याछोट्या रोपांच्या रुपामध्ये तेपण आपल्यासाठी एक आपण काय म्हणू शकतो वरदान पण ठरू शकत. बरोबर बोलली तु. की तेच आपण स्वतः जोपर्यंत पुढाकार घेणार नाही आपण आपल्या पासून सुरवात करणार नाही, आपण आपल्या घरी आपल्या सोसायटीत सगळ्यांनी झाडे लावायला पाहिजे. आणि कमीत कमी आपण आपले परसनल वेहीकल्स वापरून जे आहे आपण हे वापरले पाहिजे पुब्लिक ट्रान्सपोर्ट आणि जस तु सांगितल जस ओला आणि ऊबेर वाल्यांनी शेरिंग कॅब केलेलं आहे ते सुद्धा लोकांनी वापरायला पाहिजे जेने करून हवा प्रदूषण कमी होईल. आणि त्यामुळेच बगतेसना तु किती पावसाच प्रमाण किती कमी झालाय, याचं कारण हेच आहे की हवा प्रदूषण होतंय खूप जास्त प्रमाणात. आता थंडीचा काळसुरु आहे पण पाहिजे तशी थंडी नाहीये, अस सगळ वातावरण त्यामधे पण डिस्टरर्बंस आलेला आहे या सगळ्या प्रदुषणामुळे. सगळ दुषित झालेलं आहे अस पण आपण म्हणू शकतो. बरोबर बोलतीयेस तु. तशेच आपण कारखान्यांमध्ये वगेरे पण खूप आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे इक़्विपमेंटस आलेले आहे, जेणे करून आपण जे पण कारखान्यामधून निघणारा हवा आहे किवा पोल्युशन आहे कंट्रोल करण्यासाठी पण बरेचशे अशे इक़्विपमेंट निघालेले आहेन ते आपण वापरायला पाहिजे त्या म्हणजे आपण म्हणजे आपले जेपण कारखाने हे आहे कंपन्यात लोक इंडस्ट्रीयलीस्ट लोक त्यांनी तेही वापरायला पाहिजेल जेणे करून हवा प्रदूषण होणार नाही. सगळ्यात जास्त कारण तिथूनच येतं. कार्बन डायऑक्षाईड म्हणू शकतेस तु वेगवेगळी हे सगळ तिथूनच येतात, सल्फर डायऑक्षाईड. खरच. जागतिक आरोग्य संघटना एंड सेंटर फॉर सायंस एंड इंवार्मेंट आणि इतर काही संस्थांनी केलेले संशोधन द ल्यासेट सारख्या जनरलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यामधे भारताचे अकाली मृत्यू मागे हवेचे प्रदूषण हे एक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र भारतातील प्रदूषण आणि आयुष्यमान कमी होण्याचा थेट संबंध कोणत्याही भारतीय संशोधनांनी दाखवला गेला नसल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत नुकतीच दिली आहे. त्यामुळे असे सांगून नागरिकांमध्ये भीती पसरवली जाऊ नये असेही ते म्हणाले होते. हे पण अगदीच खर खर आहे की प्रकाश जावडेकर सरांनी जे सांगितल आहे की आयुष्य आणि प्रदूषण याचा जरी संबंध नसेल तरीपण श्वास तो श्वास न घेता येणे किवा डोळ्यांमध्ये जळजळ होणे, याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे आपल्नयाला नक्कीच या हवेच्या प्रदूषणाकडे लक्ष देन गरजेच आहे. अजून भारतामध्ये हवेच प्रदूषणाचे बळी गेलेले नाहीयेत पण ते जाऊ नये या साठी पण आपण प्रयत्न करावा. हो बरोबर बोलली. तसच आता बग दिवाळीमध्ये किवा काहीही असल जस मोठ्या पोलिटिशनचा बडडे असेक किवा काही असेल, त अवश्यक नसतांना पण विनाकारण किती दुव्याचे फटाके उडवतात लोक. त सगळ्यात जास्त मला वाटत त्याने सुद्धा खूप जास्त प्रमाणात त्या काळामध्ये प्रदूषण किती होत हवेत. सपोज आपण आपण आपल्या सोसायटीत बगुया किवा रस्त्यावर बगा तो दिवाळीचा जो दिवस असतो सनाचा त्यादिवशी अक्चूली आपल्याला म्हणजे श्वास घ्यायला कस तरी सफोकेट वाटत, इतक सफोगेशन होत त्या क्र्याकरस जे फटाक्यांच्या धुव्यानी त तो तर एकदमच हानिकारक असतो आपल्या याला. फटाके फक्त हे ऐयर पोल्युशनच नाही करत त्याच बरोबर ते ध्वनी प्रदूषण पण खूप करतात फक्त आपल्याला मिळतो म्हणून आपण आनंद ते फटाके फोडतो पण त्यामुळे आपल्या वातावरणाला आणि आपल्या शरीराला त्यामुळे किती हानी पोहचते याच्याकडे लोक लक्षच देत नाही. दिवाळी हा प्रकाशाचा सन आहे तर तुम्ही दिवे लावा, आपलं फैमिलीसोबत टाईम स्पेंड करा, हे करा, लहान मुलांना आपण अशे फटाके घेऊन द्यात का थोडेशे कमी आवाजाचे कमी धुव्याचे पण असतात. त्यांच्यापुरती थोडस त्यांना हवं तेवड ते लोक एनजॉयमेंट करू शकता. पण मोठ्यांनी तरी जरा समजून घेऊन

अगदीच सहमत आहे मी तुझ्या म्हणण्याशी. दिवाळी म्हणजे लहानपणी मिठाई, फराळ, आणि दिव्यांची रांग अस होता. पण आता फक्त सात कधी वाजतात लक्ष्मीपूजन करून

दिवाळीमध्ये पण फटाके सरकारनी ते आधी पहिले चेक करूनच मार्केटमध्ये यायला पाहिजेल जेणे की, त्याच्यापासून प्रदूषण कमी होईल आणि सरकारनी टाईम लिमिट पण कमी करायला पाहिजेल रात्री बारा पर्यंत फटाके न उडवता अगदी नऊ पर्यंत सात ते नऊ या दोन तासात जरी आपण आनंद घेतला फटाक्यांचा हे पण खूप उपयोगी पडेल.

तसच आपण दिव्यांनी किवा फुलांनी किवा कंदील लाऊन मग ते आकाशात कंदील सोडून किवा लईटिंग लाऊन अश्या प्रकारे जर आपण दिवाळी साजरी केली त मला नाही वाटत की त्यात पण काही हे आहे. आणि फक्त दिवाळीच हा विषय नाही तर इतर दिवशीही लोक जस आता थर्टी फस्ट झालं, त्यादिवशी काय कारण असतं फटाके फोडण्याच, तेव्हासुद्धा फटाके फोडतात. तर मला वाटत की समाजात पण या लोकांना कळायला पाहिजे त तस करायला लागता हवा प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न.